बाजूला एक इमारत दिसत आहे आणि वरती इलेक्ट्रिक वायर --

इथं का इथं आम्हाला पेन वगैरे पण दिसतं आहे.

ह्या फोटोमध्ये आम्हाला इथं पोहा बनता दिसत आहे.

ही बिल्डिंग डबल ट्रिपल फ्लोअर ची बिल्डिंग आहे.

एक पांढऱ्या आणि ऑरेंज रंगाची दिसत आहे.

इथे आम्हाला खूप सारे झाडे दिसतं आहेत.

आणि इथं अंधाराचं चित्र दाखवलेलं आहे.

आणि तिथं काही लिहिलेलं आहे.

मला इथं एक स्टेज दिसत आहे.

इथे आम्हाला एक दिवाल मध्ये काच लावलेले दिसत आहे.

हे खुप सारी पायरी आहेत आणि ह्या पायरीवरून दोन मुले वरती जात आहेत.

इथे ब्लू रंगाच्या बोर्ड लागलेला आहे.

ला इथं खुप उंच उंच इमारत दिसत आहेत.

या फोटो मध्ये आम्हाला इथं एक फ्लॅ--

मध्ये आम्हाला अह बस खूप सारे ऑटोज गाडी--

इथे आम्हाला द गोंदिया डिस्ट्रिक्ट बँक चं चित्र दिसतं आहे.

इथे खूप सारे लोकं दिसत आहेत झाडे आहेत.

गोंदाच्या फुलांचे पण झाडे लावलेले आहेत.